छाया चित्र काढणे लवकर सुरुवात करा ठीक आहे. आणि मला सांग तू काही shopping केलीस का? माझ्याकडे कोरोनामध्ये पैसे नसतानाही मी फ्लिपकार्टवर dress ची order दिली, पण खूप दिवसांनी order आली. त्याने त्यावेळी cash on delivery घेतली नाही का? नाही, त्यावेळी cash on delivery घेतली जात नव्हती.

होय. पण मला त्यावेळी बाजारात जायला जाय जाण्याचा विचारही करावा लागला. त्यावेळी lockdown असल्याने मला ration भाजीपाला, औषधे

होय, होय. त्यावेळी भारत सरकारने असेही जाहीर केले होते की, lockdown च्या काळात कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. का आणि संध्याकाळी जीवनावश्यक वस्तूंसाठी थोडेसे उघडले, आणि प्रत्येकापासून दोन या yard चे अंतर ठेवून तुम्ही रांगेत वस्तू खरेदी करू शकता इतर. होय. त्यामुळे आजकाल online shopping चा trend जास्त होता. लोक सर्व आवश्यक वस्तू online order करतात. Ration पाणी, औषधे सर्व online उपलब्ध होते. तुम्ही बरोबर आहात. त्यावेळी online companies नी भरपूर नफा कमवला. आणि offline दुकानदारांनी खूप तोटे केले, खूप खूप तोटा केला. बातम्या पाहताना माझे डोके मी खूप घालवायचे. का? अरे हो, त्यावेळी बातम्यांमध्येही मोठ्या संख्येने लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत होत्या. आणि जे लोक उपजीविकेसाठी इतर राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये गेले होते, त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तुम्ही चिंतेत आहेत आणि त्यांच्या बद्दल जे काळजीचा आहेत याची तुम्हाला माहिती आहे? तुमचे म्हणणे बरोबर आहे. केवळ नोकरदार ना नोकरदारच नाही, तर परदेशात शिकायला गेलेले विद्यार्थीही अह हीच अवस्था होती. माझ्या आजोबांचा एक मित्र अमेरिकेत शिकायला गेला होता. आणि तिचे कुटुंबीय चिंतेत होते.

सर्वात वाईट परिस्थिती

होती बेघर लोकांची. ज्यांच्याकडे घरे आणि बागा नाहीत. ते कधी ते कधी bus stand किंवा railway stand तर कधी रस्त्याच्या मधोमध राहत होती. आणि मग हा कोरोना lockdown झाला. पोलिसांनी बाहेर पाहिले. पाहिलेल्या प्रत्येकाला मारायला सुरुवात केली. होय, कोरोनाच्या mask ने महत्वाची भूमिका बजावली. Mask घेतल्याशिवाय कोणीही कुठेही अह

फक्त mask नाही, तर sanitizer आहेत. जिथे जाल तिथे sanitizer चा शंभर बारने हात स्वच्छ करा. एक ठिकाण सोडून दुसरीकडे जा आणि पुन्हा हात स्वच्छ करा.

Sanitizer आणि मुखवटा परवाना परवानाकृत असल्याचे दिसते. तुम्ही तुमच्या driving license किंवा helmet च्या घ्या किंवा नसाल पण, कोरोनाच्या काळात बाहेर पडताना sanitizer आणि mask घ्यायला विसरू नका. हा. हा. एक तर helmet किंवा mask त्यावेळी ठीक आहे. होय. एकदा मी बाहेर गेलो होतो होते. आणि माझा मुखवटा कोणीतरी काढला होता. mask घातल्याने मला जोरात चीड येते. मी तसेच तेव्हाच घालते जेव्हा मी पोलिसांना किंवा गर्दीच्या ठिकाण पुढे पुढे गेले. आणि पोलीस ते ते येताना दिसले. आणि मी

पुढे काय झालं? पोलिसांनी तुम्हाला mask शिवाय पाहिले का? नाही. मला mask मी ताबडतोब माझा scarf माझ्या चेहऱ्याभोवती गुंडाळले. आणि मी थेट घरी आले. मी तो काढला आणि पुन्हा माझ्या bag मध्ये ठेवले. होय.

होय. सुरुवातीला lockdown मुळे लांबलचक सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला, पण काही दिवसांनी सगळं सगळं जग एका खोलीत अडकल्यासारखं वाटलं. ठीक आहे. आणि मला सांग तू काही shopping केलीस का? माझ्याकडे कोरोनामध्ये पैसे नसतानाही मी फ्लिपकार्टवर dress ची order दिली, पण खूप दिवसांनी order आली. त्याने त्यावेळी cash on delivery घेतली नाही का? नाही, त्यावेळी cash on delivery घेतली जात

असे का झाले नाही? काही त्रास झाला का? त्यावेळी order दिल्यानंतर वस्तू पाठवली, आणि नंतर जर order रद्द केली तर फ्लिपकार्टचे खूप नुकसान होईल. म्हणून फ्लिपकार्ट लोकांनी cash on delivery पर्याय pay and order बंद केली.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 होय, होय. पण मला त्यावेळी बाजारात जायचा विचारही करावा लागला. त्यावेळी lockdown आल्याने मला ration भाजीपाला, औषधे यालाही परवानगी नव्ह होती.

जीवनावश्यक वस्तूंसाठी थोडेसे उघडले, आणि प्रत्येकापासून दोन या yard वर अंतर ठेवून तुम्ही रांगेत वस्तू खरेदी करू शकता इतर.

तुम्ही बरोबर आहेत त्यावेळी आहात. त्यावेळी online companies नी doctor अह offline दुकानदारांना नफातोटा भरपूर होता.

अरे हो, त्यावेळी बातम्यांमध्येही मोठ्या संख्येने लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत होत्या. आणि जे लोक उपजीविकेसाठी इतर राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये गेले होते

तुमचे म्हणणे बरोबर आहे. केवळ नोकरदार नाही तर परदेशी शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांचीही हीच अवस्था होती. माझ्या आजोबांचा एक मित्र अमेरिकेत शिकायला गेला होता. आणि तिचे कुटुंबीय चिंतेत होते. आणि सर्वात वाईट परिस्थिती होती बेघर लोकांची, ज्यांच्याकडे घरे आणि बागा अं बाग नव्हती. ते कधी bus stand किंवा railway stand तर कधी रस्त्याच्या मधोमध मधोमध राहत होत्या. आणि मग आणि मग हा कोरोना lockdown झाले, Lockdown झालं. पोलिसांनी बाहेर पाहिलं. प्रत्येकाला मारायला सुरुवात केली. होय, कोरोनाच्या mask ने महत्वाची भूमिका बजावली. Mask घातल्याशिवाय कोणीही कुठेही जाऊ शकत नाही.

फक्त mask नाही, तर sanitizer आहेत. जिथे जाल तिथे sanitizer चा शंभर बारने हात स्वच्छ करा. एक ठिकाण सोडून दुसरीकडे जा आणि पुन्हा हात स्वच्छ करा.

Sanitizer आणि मुखवटा परवाना परवानाकृत असल्याचे दिसते. तुम्ही तुमच्या driving license किंवा helmet च्या घ्या किंवा नसाल पण, कोरोनाच्या काळात घराबाहेर पडताना sanitizer आणि mask घ्यायला विसरू नका. हा हा. एकतर helmet किंवा mask त्यावेळी ठीक हो होय, एकदा मी बाजारात गेले होते आणि माझा मुखवटा कुठेतरी पडला. Mask घातल्याने मला जरा चीड येत होती. अं

घालते, जेव्हा मी पोलिसांना किंवा गर्दीच्या ठिकाणी बघते पाहते. तेव्हा मी थोडे पुढे गेले होते आणि पोलीस ते येताना दिसले आणि मी शोधू लागलो मुखवटा. पुढे काय झालं? पोलिसांनी तुम्हाला mask शिवाय

नाही, मला mask सापडलाच नाही. मी ताबडतोब माझा scarf माझ्या चेहऱ्याभोवती गुंडाळला आणि थेट घरी गेले. मी तो काढला आणि पुन्हा माझ्या bag मध्ये ठेवला. होय. मला तो अजिबात आवडले नाही. कारण माझ्याकडे नोकरी नव्हती, आणि माझी खोली jail सारखी होती. आणि मी कैद्यासारखे होते. होय. सुरुवातीला lockdown मुळे लांबलचक सुट्टी मिळालेल्याचा आनंद झाला, पण काही दिवसांन सगळं जग एका खोलीत अडकल्यासारखं वाटलं. का? घरात इतकी माणसं असतानाही तुला असं का वाटले? नाही. म्हणजे काय झाले, तुम्हाला माहित आहे का? माहित आहे कि शेजाऱ्यांच्या घरात कोरोनाची चाचणी positive आली आहे. म्हणून कोणालाही तिथून जाण्याची परवानगी नव्हती. आणि मोठ मोठ्ठे gate देऊन संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. अरे मग कोणालाही आणि बाहेर पडण्याची परवानगी नव्हती? होय. बाहेरून कोणी आत येऊ शकत नव्हतं. आणि आतून कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं. मग तिथे ration औषधे वगैरे कसा आला? आणि सगळ्यांना भूक लागली होती? नाही. तिथे सरकारच्या सर्व आवश्यक वस्तू दरात उपलब्ध होत्या. ईथल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी झाली. आणि जे बाहेर आले त्यांना चौदा दिवसांसाठी home isolance करण्यात आले.

ठीक आहे. पण मी बा मी पाहिले की, त्यावेळी hospital मध्ये bed उपलब्ध नव्हते. आणि रुग्णाच्या अनेक समस्या होत्या. होय. मी ती बातमी पाहिली.

विविध प्रकारचे पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. एखादी व्यक्ती त्याला आवडले असा विषय निवडू शकते. आणि त्याचबरोबर त्याच्या ज्ञानाचा विस्तार करू शकते. याशिवाय तो

जाते. विविध विषयांवर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. हे वाचणे, हे आपले ज्ञान वाढवण्यासाठी एकुलता मार्ग आहे. विचार बळावतो. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ज्ञान असणे आणि शहाणे असणे, या दोन विभिन्न गोष्टी आहेत. पुस्तके केवळ विविध विषयांचे ज्ञान देत नाहीत. तर आपल्याला शहाणे बनवतात.

कंटाळा मरतो. वाचनाची सवय असलेल्या व्यक्तीला कधी कंटाळा येत नाही. किंवा एकटेपणा जाणवत नाही. पुस्तके आमची सर्वोत्तम साथीदार आहेत. त्याबदल्यात कशाचीही मागणी न करता निस्वार्थीपणे ते नेहमची आमच्या बाजूने असतात. ज्या व्यक्तीला वाचनाची सवय लागते त्याला कंटाळा कधीही स्पर्श करू शकत नाही.

आणि जगभरातील ग्रंथालयांत उपलब्ध आहेत. एखाद्याची आवड जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचणे चांगले आहे. आपण जितके अधिक वाचू तितके आपल्याला कोणत्याही क्षेत्राममध्ये अधिक आपली कारकिर्द निवडण्यासही महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावू शकते. सर्जनशिलता वाढते. काल्पनिक पुस्तके आपल्याला असंख्य पात्रास परिचित करतात. आणि विविध परिस्थितीती पुढे ठेवतात. ही पुस्तके वाचताना आपल्याला विविध प्रकारच्या काल्पनिक परिस्थितीचा समना करावा लागतो. ते आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे समोर जाण्याचे शहाणपण देतात. वाचन आपल्याला कल्पनारम्य जगात घेऊन जाते. आणि आपल्याली सर्जनशीलता वाढवण्यास मदत करते. शब्दसंग्रह सुधारते. हे न सांगता, म्हणता येईल की जितकी जास्त पुस्तके आपण वाचतो, तितके आपण अधिक शब्द आपण शिकतो. आणि यामुळे शब्दसंग्रह सुधारते. वाचताना आपल्याला आढळणारे नवीन शब्द अधोरेखित करणे आणि शब्दसंग्रह विस्तृत करण्यासाठी त्याचा अर्थ शेजारी लिहिणे ही चांगली कल्पना आहे.

अं आपण बनू. याशिवाय चांगली वाचलेली व्यक्ती लिखाणातही चांगले आहे, याचे कारण त्याच्याकडे समृद्ध शब्दसंग्रह आहे. आणि त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत. कारण वाचन ज्ञान वाढवते आणि सर्जनशीलता वाढवते. आत्मविश्वास वाढवते. वर नमुद केलेल्या प्रमाणे वाचन आणि ज्ञान वाढते. अधिक ज्ञानी व्यक्ती नेहमीच नक्कीच अधिक आत्मविश्वासू असते. चर्चा, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये तसेच मुलाखतींमध्ये भाग घेण्याच्या बाबतीत तो अधिक चांगला आहे. नवीन गोष्टी शिकून घेते. वाचन आपल्याला विविध गोष्टींबद्दल एक नवीन दृष्टिकोन देते. लेखकांच्या कथेत पात्रांच्या दृष्टिकोनातून आपण गोष्ट पाहाण्यास सक्षम आहोत, ही जीवनाबद्दल सुखद समज मिळते. जेव्हा एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा एक चांगला अं वाचलेला व्यक्ती वेगवेगळ्या कोनातून गोष्ट पाहण्यास सक्षम आणि निष्कर्षाकडे धाव घेण्याऐवजी त्यावर कार्य करेल. व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव. चांगली पुस्तके वाचल्याने व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो. जो माणूस चांगलं वाचलेल्या आत्मविश्वास आणि सर्जनशील नक्कीच उत्तम व्यक्तिमत्व लाभेल.

दृष्टिकोन आपल्याला नवीन दृष्टिकोन देतो ज्ञान वाढवतो. आपल्याला शहाणे बनवते. आणि आपल्याला एकून व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करते. वाचलेली व्यक्ती आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहाते. अशी खूप फायदे आहेत पुस्तक वाचल्याने. पुस्तकाचे खूप आपण आतापर्यंत जाणून घेतलेले आहेत. अजून पुस्तकांविषयी आपण समजलं तर तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयात प्रकल्पासाठी पुस्तकाचे महत्त्व, मराठी निबंध हेपण आपण लिहिलेले आहेत काही

मदत केली आहे. ते माहिती आणि ज्ञानाचे भंडार आहेत. त्याबदल्यात काही न मागता पुस्तके आपल्याला अनेक गोष्टी देतात.

पुस्तकांबद्दलचे सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे पुस्तकांच्या अनेक प्रकार आहेत. विविध प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी कुणीही कोणताही प्रकार वाचू शकतो. वाचन सर्व प्रकारच्या लोकांनी केले पाहिजे. ते केवळ आपली विचारसरणीस करत नाहीत तर शब्दसंग्रह देखली वाढवते. पुस्तकांचे काही प्रकारही असतात. पुस्तक वाचकांसाठी विविध प्रकारेची पुस्तके उपलब्ध आहेत. प्रवासी पुस्तकांपासून ते कल्पनारम्य पुस्तकांपर्यंत हजारो पुस्तके बाजारात रोज येतात. आमचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि वाचनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक निवडू शकतो. आपल्याकडे प्रवासाची पुस्तके आहेत. जे आपल्याला वेगवेगळ्या प्रवाशाच्या अनुभव सांगतात. जागा न सोडता वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख करून देतात. आम्हाला प्रवास देते. जे आम्ही भविष्यात वापरू शकतो. मग आपल्याकडे ऐतिहासिक घटना सांगणारी इतिहासाची पुस्तके आहेत. ती आणि भूतकाळातील लोक कसे वेगळे जगणे याबद्दल शिकवतात. या व्यतिरिक्त आमच्याकडे तंत्रज्ञान पुस्तके आहेत, जी आम्हाला तांत्रिक विकास आणि विविध कारणांबद्दल शिकवतात. Fashion उद्योगधंद्यातील नवीनतम trades सह अद्ययावत राहण्यासाठी तुम्ही Fashion आणि जीवनशैली पुस्तकेदेखील वाचू शकता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काही आपली मदत करणारी पुस्तके आणि प्रेरित करणारी पुस्तके आहेत. ही पुस्तके त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. ते आपल्याला जीवनात चांगेल करण्याची प्रेरणा देतात. आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. शेवटी आमच्याकडे कल्पनारम्य पुस्तके आहेत. ते लेखकाच्या कल्पनेवर आधारित आहेत. आणि आमची कल्पनाशक्ती वाढवण्यासही मदत करतात. ते खूप मनोरंजक आहे. आणि आम्हाला शेवटपर्यंत अडकवून ठेवतात. पुस्तक वाचण्याचे काही फायदे. पुस्तकं वाचण्याचे अनेक फायदे आहेत. प्रथम ते विविध विषयांवरील आपले ज्ञान सुधारते. शिवाय ते आपल्याला शहाणे बनवतात. जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, तेव्हा आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याला देखील शिकतो. त्याचप्रमाणे पुस्तके आपले मनोरंजन करतात. ते आमचा कंटाळा बाजूला काढतात आणि आम्ही एकटे असताना आम्हाला चांगली संगत देतात. या व्यतिरिक्त पुस्तके आम्हाला क्षेत्र ओळखण्यास मदत करतात. ते आमच्या करिअरच्या निवडी बऱ्याच प्रमाणात ठरवतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तके आपला शब्दसंग्रह सुधारणा करतात. त्यातून आपण नवीन शब्द शिकतो. आणि त्यामुळे आपल्याला शब्दसंग्रह विस्तारतो. तसेच पुस्तके आपल्या सर्जनशीलता लाही चालना देतात. ते आपल्याला पूर्णपणे नवीन बाजू शोधण्यास मदत करतात. दुसऱ्या शब्दात पुस्तके आपल्याला भाषांमध्ये अधिक संकलित करतात. ते आमचे लेखनकौशल्यदेखील वाढवतात. तसेच पुस्तकाच्या ज्ञानानंतर आत्मविश्वास वाढतो. ते आपल्याला वादविवाद, सार्वजनिक भाषणे

अशा प्रकारे पुस्तके आपल्याला किती फायदे देतात ते आपण पाहातो. आपण प्रत्येकाला अधिकाधिक पुस्तके आणि निरोपयोगी वाचवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तर हा असे आहे पुस्तकाचे काही फायदे. त्यामुळे पुस्तक हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे आता आपल्याला दिवसेंदिवस कळतच आहे. पुस्तके खूप महत्त्वाचे आहेत मनुष्यासाठी शहरीकरण, शहरीकरणाची व्याख्या अनेक दिग्गजानी नी दिल्या हायत. जसे कि नेचर अँडरसन, फ्लाइट मिचर्स, फिलिप वडांकन निल्सोन अँडरसन म्हणतात कि ज्या ठिकाणी उद्यमशीलता अधिक प्रमाणात आढळते, आणि संपूर्ण जीवन पद्धती नवीन तयार होते त्यास नागरीकरण म्हंटले जाते. व फ्लाइट मिचर्स म्हणतात कि ज्यावेळी मोठे संख्येने लोक खेड्याकडून शहराकडे येतात. शेतीचे व्यवसाय सोडून यंत्र उत्पादनाच्या स्वीकार करतात, आपल्या सवयी बदलतात. आणि तेथील अनु अनुशंघाने आपली राहणी बदलण्यास सुरुवात करतात. त्यावेळी शहरीकरणाची प्रक्रिया सुरु होते. व फिलिप वडांकन म्हणतात. शहरीकारण लोकसंख्या विभागणीच्या स्वरूपातील बदल हाय. यात शहरी लोकसंख्येत तुलनात्मक वाढ शहरी वसाहती किंवा जागा यांच्या संख्यात व आकारात वाढ आणि अशा जागांवर लोकसंख्याचे केंद्रीकरण या बाबींचे अंतर्भाव होतो, थोडक्यात एखादा प्रदेशाचे एकूण लोकसंख्या मध्ये शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजे शहरीकरण होय. शहरीकरण हि सामाजिक व आर्थिक परिवर्तनाची अशी एक प्रक्रिया हाय कि ज्याचा परिणाम ग्रामीण जीवन पद्धती व शहरी जीवन पद्धतीत बदल घडवते. शहरीकरण हि एकविसाव्या शतकात शहरीकरणाचे वेग प्रचंड वाढला हाय. पुढील काही दशकात विकसनशील देशामध्ये आशिया आफ्रिका खंडात शहरीकरणाचे वेग अभूतपूर्व असणार हाय असे भाकीत हाय. दोन हजार तीस पर्यंत या दोन खंडात जगातील एकूण शहर निवासी लोकसंख्यापैकी सत्तर टक्के शहर निवासी असणार हाय. भारतातदेखील शहरीकणारचा वेग अतिशय सर्वाधिक वाढीच्या बेरोजगारीचा हाय. गेल्या पन्नास वर्षात भारतातील शहरी लोकसंख्या दहा टक्क्यांनी वाढली. दोन हजार तीस पर्यंत भारतातील किमान चाळीस टक्के लोक शहरात राहत असतील. महाराष्ट्र हे भारतातील चवथ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेलेचे हाय. त्यात आपण पाहू शकतो कि भारत म्हणजे चवथ्या क्रमा महाराष्ट्र हे भारतात चवथ्या क्रमांकावर येत म्हणून त्यात खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण होते. हे आपल्याला समजून येईल. एकोणऐंशी एकसष्ट ते दोन हजार एक या कालावधीत महाराष्ट्रातातील शहरी लोकसंख्या दुप्पट झाले आहे. त्याआधी लोकसंख्या खूप कमी प्रमाणात होती. पण एकोणऐंशी एकसष्ट ते दोन हजार एक या कालावधीत अक्षरशः दुप्पट लोकसंख्या ही महाराष्ट्रात झाली. ग्रामीण भागातून शहरात ओढलेली हि लोकसंख्या आपल्याला दोन हजार एक पर्यंत दिसून आली. महाराष्ट्रात दहा लाख लोकसंख्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सात शहरे हायत, आणि ती भारतात इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक हाय. शहरीकरणाच्या वेगात दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दश कात भारतात शहरीकरणाचा वेग लक्षणीय वाढला. त्या कालखंडात शहरी शहरी लोकसंख्या नऊ point शून्य नऊ, नऊ कोटीं नी वाढली. तर ग्रामीण लोकसंख्या नऊ point zero शून्य चार सात कोटींनी वाढली. म्हणजे शहरी लोकसंख्या वाढीने ग्रामीण लोकसंख्या वाढीला

तर ग्रामीण लोकसंख्या वाढ बारा point अठरा टक्के झाली. शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या दोन हजार एक मध्ये सत्तावीस point ब्याऐशीं होती. ती दोन हजार अकरामध्ये एकतीस point सोळा टक्केवर पोहोचली. शहरीकरणात अग्रमक दिल्ली दिल्ली राज्याचा होता. अग्रक्रम दिल्ली राज्याचा होता, जेथे सत्यानऊ point पाच टक्के शहर निवासी होते.

भारत, भारतात स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला आणि भारताची घटना लिहिली गेली. तेव्हा, भारत हा खेळायचा देश आहे, असे मानले गेले. परंतु भारतीय घटनेंमध्ये ते स्पष्टपणे प्रतिबिंदीत होते. भारतीय घटनेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या राज्याच्या यादीत समाविष्ट होते. त्यामुळे राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण होते. एकोणीशे पन्नास ते एकोणीशे बावन्न या कालखंडात हे नियंत्रण उत्तरोत्तर वाढतच गेले. या काळात नागरिक

संस्था मध्ये सहभाग मतदानापुरत सीमित झाला. निवडणूकानिवडणूकाहि अनियमितच होते. एकोणऐंशी त्र्यानऊ च्या सत्तेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने हे चित्र बदलले. या कायद्याने तीन धैर्य सरकार दिले. ज्यात नगरपालिका या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याला अनेक अधिकारी आणि कार्यक्षमता प्राप्त झाले. ह्या देशात देशातील वाढते शहरीकरणात हि एक प्रकारे राज्यमान्यता होती, न्याय होता. शहरीकरण म्हणजे सर्व समावेश प्रगतीचे सामाजिक, आर्थिक संस्कृतीच्या शक्ती असलेले मानले जाते. पण शहरीकरण आपल्याला अनेक नव्या समस्याही घेऊन येते. त्यात त्या समस्या आपल्याला म्हणजे एका गावात खूप सारी लोकसंख्या होऊन दे मोठमोठ्या त्यात आपल्याला कुठल्याही सुविधा पुरे न पडणे व स्थलांतर झालेल्या लोकांना तितके गाडी वैगरे त्यात जागा न मिळणे. शहरीकरण वाढीचे प्रक्रिय स्थलांतर हि एक महत्वाची प्रक्रिया आहे. जगाचे बहुतेक विक सहनशील देशामध्ये शहरीवाढीच्या दर तुलनेने उच्च हाय. शहरीकरणात ग्रामीण लोकांनी शहराकडे केलेले स्थलांतर हा एक महत्वाचा घटक हाय. स्थलांतर करून जे लोक शहरात येतात त्यांना राहायला पुरेसे घर नाही, खायाला पुरेसे उत्पन्न नाही त्यांना रोजगार कमी मिळतो. वाढत्या शहरी लोकसंख्यामुळे गृहनिर्माणीत सर्वात मोठे आव्हान हाय. शहरी मध्यमवर्गीय उत्पादनाच्या व उत्पन्नशील तुलना करतात घरच्या वाढत्या किमतीमुळे कमी उत्पन्न गटातल्या लोंकांना परवडणारी घरे घेणे कठीण झाले हाय. त्यामुळे लोक कुठेही झोपडपट्टी निर्माण करून राहत हाय व भारतात झोपडपट्टी किंवा शहरांमध्ये झोपडपट्टीचे प्रमाण वाढत हाय.

उदाहरणार्थ दिल्लीमध्ये सध्याचे अंदाजप्रमाणे एका दशकात पाच लाख घरांचा तुटवडा असेल united nation center for human settlement UNC HS ने गृहदारिद्र्य अशी एक नवीन संकल्पना मांडली हाय. ज्यात असे लोक मोडतात कि जे सुरक्षित आणि नरोगी निवारा जसे कि नळाच्या पाण्याचा पुरवठा, किमान स्वच्छता, dranage घरगूती कचरा वाहून नेण्याचे तरतूद या किमान गोष्टीपासून वंचित असतात. सुरक्षित पिण्याचे पाणी शहरातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र दूषित असतात. कारण शहरातील पाणी मुळातच अपुरे असते, आणि भविष्यात अपेक्षित लोकसंख्या वाढीसाठी पुरेसे पाण्याचे उपलब्ध स्वच्छता हि शहरी भागात विशेष झोपडपट्टीतील आणि अधिकवृत्या वसाहतीमध्ये तर पाचवीला पुजलेली हाय. ज्यामुळे अनेक प्रकारचे अस्वच्छतेमुळे पसरणारे रोगराई जसे कि diarhea, malaria इत्यादींचा प्रादुर्भाव होतो. असुरक्षित कचरा विलेवाट ही शहरी क्षेत्रातील एक गंभीर समस्या हाय. आणि कचरा व्यवस्थापन तर एक कायम मोठे आव्हान हाय. शिक्षण आणि आरोग्य हे मानवी विकासाचे महत्वाचे संकेतच मानले गेले आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी गरिबांची आरोग्य स्थिती जास्त प्रतिकूल असते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस संकुचित होत चालले हायत, आणि नागरिकांना अधिकाधिक खाजगी आरोग्य सेवेना अवलंबून राहावे लागत आहे. शिक्षयशिक्षणाचीही देखील अशी स्थिती हाय. सरकाराचे शिक्षण व्यवस्थेचे देखील असेच संकुच होत चालले हाय. त्यामुळे लोकांचे खाजगी शिक्षण अवलंबून राहावे लागत हाय. कारण सरकारी शिक्षण व लोकांना त्या तिथं पुरेसे पडत नाही. मर्यादित जागा आणि उच्च शुल्क आकारणी यास तोंड द्यावे लागत हाय. सार्वजनिक शिक्षणिक संस्थेची स्थिती निराशक हाय. उच्च उत्पन्न असले असणाऱ्या व्यक्ती अधिक खाजगी वाहने खरेदी करत हायत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अपुरी होत चालली हाये. शहरात मोठ्या संख्याने खाजगी वाहने रहणदारी jam करत हायत त्यामुळे लोकांना रस्त्यावर चालायला देखील जागा पुरेशी नाही. Hello कशी आहे? Hi कशी आहेस?

थंडी वाजते आहे. तुला थंडी नाही वाजत आहे का वरती? हो ना थंडी वाजते ते जरा म्हंटलं उन्हाला यावं पण थंडी खूप हवामानाचं काय सांगताच येत नाहीये. काय राव, मध्येच थंडी, मध्येच गर्मी होतंय. आता मागच्या वेळी तर थंडी मधून वाढलेली परत एकदमच कमी झाली. आणि मग गरम व्हायला लागलं.